रुबीमधील व्हेरिएबल्सवरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत व्हेरिएबल म्हणजे काय
रुबीतील डायनॅमिक टाइपींग
व्हेरिएबल घोषित करणे
व्हेरिएबलचा टाईप बदलणे
व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे काय
व्हेरिएबलचे प्रकार
त्यासाठी उबंटु लिनक्स वर्जन 1204 आणि रुबी 193 वापरणार आहोत
ह्या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल वापरण्याचे ज्ञान असावे
तुम्हाला आयआरबी चा परिचय असावा
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आता व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहू
व्हेरिएबलचा वापर व्हॅल्यू संचित करण्यासाठी होतो
व्हेरिएबल हा एक संदर्भ आहे जो असाईन केला जातो
रुबी व्हेरिएबल्स केस सेन्सेटिव्ह आहेत हे लक्षात ठेवा
व्हेरिएबलचे नाव अर्थपूर्ण असले पाहिजे
व्हेरिएबलच्या नावात केवळ लोअर केसमधील अक्षरे अंक अंडरस्कोर असू शकतात
उदाहरणार्थ first name डायनॅमिक टाइपिंग म्हणजे काय ते पाहू
रुबी ही डायनॅमिक टाईप लँग्वेज आहे
म्हणजेच व्हेरिएबल बनवताना डेटा टाईप घोषित करण्याची गरज नाही
असाईनमेंट करताना रुबी इंटरप्रिटर डेटा टाईप निश्चित करतो
आता रुबीमधे व्हेरिएबल कसे घोषित करतात ते पाहू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी एकत्रितपणे दाबा
स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल
टाईप करा आयआरबी एंटर दाबा
इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल
आता टाईप करा वर1 इक्वॉल टीओ 10 आणि एंटर दाबा
येथे व्हेरिएबलvar1 घोषित करून त्याला 10 ही व्हॅल्यू दिली आहे
आता इंटरप्रीटरने दिलेला डेटा टाईप हा इंटिजर आहे की नाही ते तपासू
टाईप करा वर1 डॉट kind of question मार्क इंटिजर आणि एंटर दाबा
ट्रू हे आऊटपुट मिळेल
रुबीमधे तुम्ही व्हेरिएबल टाईप डायनॅमिकली बदलू शकता
त्यासाठी फक्त त्याला नवी व्हॅल्यू द्या
आपण हे var1व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देऊन करूया
टाईप करा वर1 इक्वॉल टीओ डबल कोटसमधे हेल्लो आणि एंटर दाबा
दिलेला व्हेरिएबल टाईप तपासून बघू
टाईप करा वर1 डॉट क्लास क्लास मेथड आपल्याला व्हेरिएबलचा क्लास सांगेल
आता एंटर दाबा
स्ट्रिंग असे आऊटपुट मिळेल
रुबीने आपोआप इंटिजर डेटा टाईप बदलून तो स्ट्रिंग केला
आता व्हेरिएबलची व्हॅल्यू वेगवेगळ्या टाईपमधे कशी बदलायची ते पाहू
स्लाईडस वर जाऊया
रुबी व्हेरिएबल क्लासेस मधे त्याची व्हॅल्यू दुस या टाईपमधे बदलण्याच्या मेथडस आहेत
व्हेरिएबल इंटिजरमधे बदलण्यासाठी to i ही मेथड व्हेरिएबल फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलण्यासाठी to f ही मेथड व्हेरिएबल स्ट्रिंगमधे बदलण्यासाठी to s ही मेथड वापरली जाते
टीओ s ही मेथड नंबर बेस हे अर्ग्युमेंट घेते
हा बदल नंबर बेसवर अवलंबून असतो
आता ह्या पध्दती वापरून बघू
टर्मिनलवर जाऊन प्रथम तो क्लियर करून घेऊ
आयआरबी कन्सोल क्लियर करण्यासाठी Ctrl Lदाबा
आता टाईप करा य इक्वॉल टीओ 20 आणि एंटर दाबा
येथे य हे व्हेरिएबल घोषित करून त्याला 20 ही व्हॅल्यू प्रदान केली आहे
टीओ अंडरस्कोर एफ मेथड वापरून य फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलणार आहोत
टाईप करा य डॉट टीओ अंडरस्कोर एफ आणि एंटर दाबा
आपल्याला फ्लोट रुपात व्हॅल्यू मिळेल
आता टाईप करा य डॉट टीओ अंडरस्कोर स् आणि एंटर दाबा
आपल्याला 20 हे आऊटपुट डबल कोटसमधे मिळेल
व्हेरिएबलy बायनरी फॉर्ममधे बदलण्यासाठी to s मेथडमधे नंबर बेस म्हणून 2 द्या
मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा
येथे कंसात 2 टाईप करा आणि एंटर दाबा
आपल्याला बायनरी रुपात आऊटपुट मिळेल
तसेच नंबर बेस 8 किंवा 16 करून yव्हेरिएबल ऑक्टल किंवा हेक्साडेसिमल मधे बदलता येऊ शकतो
पुन्हा स्लाईडसवर जाऊ
आता व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय ते पाहू
स्कोप म्हणजे प्रोग्रॅममधील कुठल्या भागात व्हेरिएबल ऍक्सेस करता येतो
रुबीमधे चार प्रकारचे व्हेरिएबल स्कोप आहेत
लोकल ग्लोबल इन्स्टन्स आणि क्लास प्रत्येक व्हेरिएबलचा प्रकार व्हेरिएबलच्या नावाच्या सुरूवातीला स्पेशल कॅरॅक्टर वापरून घोषित केला जातो
डॉलर हे ग्लोबल व्हेरिएबल दाखवते
लोअर केसमधील अक्षरे आणि अंडरस्कोर हे लोकल व्हेरिएबल दाखवते
हे इन्स्टन्स व्हेरिएबल दाखवते
ही दोन चिन्हे क्लास व्हेरिएबल दाखवते
अप्पर केसमधील अक्षरे कॉन्स्टंट दाखवतात
ह्यासंबंधी अधिक माहिती दुस या पाठांत घेऊ
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहेत
थोडक्यात आपण शिकलो व्हेरिएबल घोषित करणे
उदाहरणार्थ var110 to f to s मेथडस वापरून व्हेरिएबल टाईप बदलणे व्हेरिएबलचे वेगवेगळे स्कोप
असाईनमेंट
व्हेरिएबल घोषित करून ते ऑक्टल आणि हेक्साडेसिमल रुपात बदला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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद